सीडी लावलेली आहे त्या सीडी वरुण या मंदीरा वरती चढले जाते आणि काही काम असले तर केले जाते.

हे एक कपड्याच दुकान आहे येथे खूप सारे प्रकारचे कापड मिळत असतात जसे इथे हडया स्वेटर आणि इथे बॉक्स मध्ये असलेले काही नवनवीन--

एक जरकिन पांढर्‍या कलर च घालून दिलय एका पुतळयामध्ये निळ्या कलर ची टी शर्ट आणि कॅप घालून दिलेलेयत इकडे दोन व्यक्ति उभे आहेत.

कापड इथे लावण्यासाठी आलेले आहे.

सुंदरस अस उद्यान आहे त्या उद्यानामध्ये खूप सारे असे छोट्या मुलांना खेळण्यासाठी साहित्य लावलेले आहेत आणि इथे खूप सारे व्यक्ती आलेले आहेत.

दोन छोटी मुले इथे हँडग्लोव्स घालून एकमेकांना बॉक्सिंग रिंग मध्ये बॉक्सिंग कर करण्यासाठी आलेले आहेत आणि ती छोटी मुलगी एक मुलाला मारत आहे. आणि दूसरा मुलगा तिचा बचाव करत आहे स्वताचा.